है पाहा एक छोटसं असं कॅंटीन आहे ते कॅंटीन च्या बरोबर शेजारीच एक झाडं आहे फुलाचं मोठं असं कॅंटीन च्या बाहेर एक सायकल उभी आहे.

हे पहा हे एक फार मोठा पार्क आहे आणि तिथे स्विमिंग पूल आहे त्या पार्क मध्ये खूप झाडे आहेत.